जस कि या चित्रामध्ये आपण पाहू शकतो कि ब्रिज म्हणजे एक पूल त्या पूलच्या --

या मध्ये आम्ही पाहू शकतो डान्स कॉम्पिटिशन चालू आहे कोकणी डान्स म्हणून म्हणू शकतो कारण पाहू शकतो त्या चित्रामध्ये --